पुरुष महिला माणस सगळी जात आहेत आणि देवाची बाहेर अस वाटत आहे म्हणजे हे मंदिर असल्या सारखे लोकांना भासत आहे.

यामध्ये आपली बॉडी चेक करत असतात लोकं आणि योग्य प्रकारे बॉडी स्ट्रॉंग करत आहेत.

हा शेतीचा भाग दिसून राहिलेला आहे.

अह हे घर आहे. हे घराची घराचं हे वास्तू कष्टांचा वास्तू क करत आहे.

अह किंवा इथे छोटा बडा च हे असू शकतं ते फंक्शन असू शकतं.

शेतकरी मोठं वार मोटर दिसून येत आहेत बजाज फायनान्सच इथे गाड्या घोड्या विकायला आहे ही काढून ठेवलेल्या आहे.

लोखंडाच बांधलेलं आहे दिसतय एक प्रकारे डिझाईन .

अं इथं दिसून राहिलय.